व त्या पेट्रोल पंपाला लागून झाडी आहे.

मेथीची भाजी अशा अनेक प्रकारच्या भाज्या दिसत आहे.

गाड्या आलेल्या आहेत.

व त्या मंडपाला अनेक प्रकारच्या फुलांनी सजवला हाय.

मध चेहऱ्याला लावा टोक असे अनेक प्रकारचे आहेत.

अनेक प्रकारचे फेस वॉश ठेवून--

नदी सारखं पात्र दिसत आहे.

व शिव-पार्वती गणपती हनुमान दिसत हायेत.